आपण बघु शकतो एक मैदान आहे.

आपण बघु शकतो एका कपाट्याच्या खात्या मधील दिवा चालू आहे इलेक्ट्रीकल बोर्ड आहे बोर्ड मध्ये एक चार्जर आहे.

आपण बघु शकतो दवाखाण्यात तीन काचेच्या पेट्या आहेत.

आपण बघु शकतो कॅफे आहे. कॅफे च्या बाहेर स्पीकर ठेवलाय.

एका मुलीच्या हातात मोबाईल आहे.

आपण बघु शकतो कपड्यांच्या दुकानात एका कपाट्यात मध्ये वेगवेगळ्या खात्यां मध्ये --

दुकाना समोर काही गाड्या उभ्या आहेत एक निळ्या कलरचा शर्ट घालुन एक माणूस उभा आहे दुकानाच्या पायऱ्यांवर एक बाई झाडु मारत आहे.

बाजुच्या टेबल मध्ये बर्याच अशा ज्वलेरीस ठेवलेल्या आहे टेबलावर कानातले गळ्यातले अशे सेट ठेवलेले आहे.